लिनक्सच्या रिडायरेक्शन एंड पाइप्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण उबुंटू 1004 वापरणार आहोत
तुम्हाला लिनक्स आणि त्यातील कमांडसबद्दल थोडी माहिती आहे असे आपण समजू या
अधिक माहितीसाठी त्या संबधीचे स्पोकन ट्युटोरियल याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे
लक्षात ठेवा की लिनक्स केस सेन्सेटिव्ह आहे
वेगळे सांगितले नसेल तर या ट्युटोरियल मधील सर्व कमांडस लोअर केसमध्ये असतील
आपण लिनक्समध्ये बहुतांश काम टर्मिनलवर करतो
कमांड कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्ड वापरतात
तारीख आणि वेळ बघण्यास कीबोर्डवर दाते टाईप करा आणि एंटर दाबा
असे आपण कीबोर्डवरून इनपुट देतो
तसेच टर्मिनल विंडोवर आपल्या कमांडचे आउटपुट बघतो
आलेली एरर देखील टर्मिनलवर दर्शविली जाते
उदाहरणार्थ कॅट स्पेस आ टाईप करा आणि एंटर दाबा
आ नावाची कोणतीही फाईल अस्तित्वात नसल्याने असे सांगणारी एरर दाखविली जाइल
आपल्याला असे दिसते की एरर रिपोर्टिंग सुध्दा टर्मिनलवर केले जाते
इनपुटिंग आउटपुटिंग एंड एरर रिपोर्टिंग या कमांडसंबंधित तीन खास कृती आहेत
रिडायरेक्शन जाणून घेण्यापूर्वी स्ट्रीम आणि फाइल डिस्क्रिप्टर ची माहिती असणे आवश्यक आहे
शेल अक्षरांच्या स्ट्रीम्स इनपुट म्हणून घेतात आणि आउटपुट म्हणून पाठवतात
प्रत्येक अक्षर हे स्वतंत्र असते
स्ट्रीम्स वाचण्यासाठी फाइल iओ टेक्निक वापरतात
प्रत्यक्षात अक्षरे कीबोर्ड फाईल किंवा विंडो यापैकी कुठूनही आली किंवा कशातही गेली तरी काही फरक पडत नाही
लिनक्स प्रोसेसची प्रत्येक उघडलेली फाईल एका integerशी संबंधित असते
या अंकाला फाइल डिस्क्रिप्टर म्हणतात
शेल्स तीन स्टँडर्ड iओ स्ट्रीम्स वापरतात
प्रत्येक स्ट्रीम विशिष्ठ फाइल descriptorशी निगडीत असते
स्टडिन म्हणजे स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम
हे कमांडस् ला इनपुट पुरवते
याचा फाइल डिस्क्रिप्टर शून्य आहे
स्टडआउट म्हणजे स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम
या आऊटपुटचा फाइल डिस्क्रिप्टर एक आहे
स्टडर म्हणजे स्टँडर्ड एरर स्ट्रीम हे कमांडचे एरर आऊटपुट दर्शवते
याचा फाइल डिस्क्रिप्टर दोन आहे
इनपुट स्ट्रीम प्रोग्रॅम्सना इनपुट पुरवते
डिफॉल्ट रूपात इनपुट टर्मिनल च्या कीस्ट्रोक्स कडून घेतले जाते
आउटपुट स्ट्रीम्स डिफॉल्ट रूपात टर्मिनलवर दर्शवतात
सुरूवातीच्या काळात अस्की टाईपरायटर किंवा डिस्प्ले टर्मिनल युनिट वापरत
हल्ली टर्मिनल ही स्क्रीनवरील टेक्स्ट विंडो असते
डिफॉल्ट रूपात तीनही स्ट्रीम्स फाईल्सशी जोडलेल्या असतात
परंतु यात काही बदल करता येतात
आपण ह्या तीन स्ट्रीम्स इतर फाईल्सना जोडू शकतो
याला रिडायरेक्शन म्हणतात
आता आपण तीन streamsमध्ये रिडायरेक्शन कशाप्रकारे केले जाते ते पाहू
स्टँडर्ड इनपुट रिडायरेक्ट करायला शिकू
आपण लेस दॅन या ऑपरेटरने फाईलमधील स्टँडर्ड इनपुट रिडायरेक्ट करू शकतो
डब्ल्यूसी कमांडने फाईलमधील ओळी शब्द आणि अक्षरांची संख्या मिळवता येते
टर्मिनल विंडोवर डब्ल्यूसी असे टाईप करा
एंटर दाबा
आपल्याला ब्लिंकिंग कर्सर दिसत आहे
म्हणजेच आपण कीबोर्डवर काही टाईप करणे अपेक्षित आहे
थिस ट्युटोरियल इस व्हेरी इम्पोर्टंट
असे टेक्स्ट टाईप करा
एंटर दाबा
आता ctrl आणि डी ही बटणे एकत्रितपणे दाबा
ही कमांड टाईप केलेल्या ओळींवर कार्य करेल
आणि टर्मिनलवर आऊटपुट देईल
डब्ल्यूसी कमांडच्या पुढे फाईलचे नाव दिले नसल्याने स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम कडून इनपुट घेतला जाईल
स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम डिफॉल्ट रूपात कीबोर्डशी जोडलेला असल्यामुळे डब्ल्यूसी कमांड कीबोर्डवरून इनपुट घेतो
आता डब्ल्यूसी स्पेस less than साइन स्पेस टेस्ट1 डॉट टीएक्सटी हे टाईप करून एंटर दाबा
डब्ल्यूसी कमांड आपल्याला टेस्ट1 डॉट टीएक्सटी फाईलमध्ये असलेल्या ओळी शब्द आणि अक्षरांची संख्या दाखवेल
आता डब्ल्यूसी स्पेस टेस्ट1 डॉट टीएक्सटी असे टाईप करा
आपल्याला सारखेच आउटपुट दिसेल
मग या दोघात फरक काय
डब्ल्यूसी स्पेस टेस्ट1 डॉट टीएक्सटी ह्या कमांडने टेस्ट1 डॉट टीएक्सटी ही फाईल उघडून वाचली जाईल
परंतु डब्ल्यूसी स्पेस ल्ट स्पेस टेस्ट1 डॉट टीएक्सटी ह्या कमांडला फाईल मिळत नाही
त्याऐवजी ती स्टँडरदिन कडून इनपुट घेईल
आता स्टँडरदिन ला टेस्ट1 डॉट टीएक्सटी या फाईलकडे नेले आहे
म्हणजे कमांड टेस्ट1 ही फाईल वाचेल
परंतु प्रत्यक्षात त्या कमांडला हे माहित नसते की स्टँडरदिन मध्ये डेटा नेमका कुठून येत आहे
असे स्टँडर्ड इनपुट रिडायरेक्ट केले जाते
आता आपण स्टँडर्ड आउटपुट आणि स्टँडर्ड एरर कशी रिडायरेक्ट करायची ते पाहू
दोन पध्दतीने हे मेसेजेस फाईलमध्ये रिडायरेक्ट करता येतात
आपण फाइल डिस्क्रिप्टर ला न् म्हणू या
न् greater than साइन ने न् कडून आऊटपुट फाईलमध्ये रिडायरेक्ट होईल
त्यासाठी फाइल राइट परमिशन लागते
जर फाईल उपलब्ध नसेल तर ती बनवली जाईल
आधी अस्तित्वात असलेली फाईल कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय overwriteहोईल
न् नंतर दोन वेळा ग्रेटर थान साइन मुळे देखील न् कडून आऊटपुट फाईलकडे रिडायरेक्ट होते
पुन्हा फाइल राइट परमिशन लागेल
जर फाईल उपलब्ध नसेल तर ती बनवली जाईल
जर फाईल अस्तित्वात असेल तर तुमचे आऊटपुट त्या फाईलला पुढे जोडले जाईल
न् जीटी किंवा न् जीटीजीटी मधील न् ही संख्या फाइल डिस्क्रिप्टर असते
न् च्या अनुपस्थितीत तो एक आहे म्हणजेच आऊटपुट आहे असे समजण्यात येते
म्हणजेच नुसती जीटी आणि 1 जीटी या दोन्हीचा अर्थ समान आहे
परंतु एरर स्ट्रीम रीडायरेक्ट करण्यासाठी 2 आणि एकदा किंवा दोनदा ग्रेटर थान साइन लिहिणे आवश्यक आहे
हे प्रत्यक्ष पाहू
फाइल किंवा स्टँडरदिन वर कार्यान्वित केलेल्या wcकमांडचे आऊटपुट टर्मिनलवर दिसते
जर आपल्याला ते टर्मिनलवर नको असेल तर
हे आऊटपुट फाईलमध्ये लिहून नंतर वापरता येईल
डब्ल्यूसी कमांडचे आऊटपुट स्टँडरडाउट मध्ये लिहितात
स्टँडरडाउट हे टर्मिनलला जोडलेले असते
त्यामुळे आऊटपुट टर्मिनलवर दिसते
जर आपण स्टँडरडाउट एखाद्या फाईलमध्ये रिडायरेक्ट केले तर डब्ल्यूसी कमांडचे आऊटपुट त्या फाईलमध्ये लिहिले जाईल
डब्ल्यूसी स्पेस टेस्ट1 डॉट टीएक्सटी grater than साइन wc results डॉट टीएक्सटी असे लिहा
आणि एंटर दाबा
आता आपण बघू या की कॅट या कमांडद्वारे आपल्याला wc results डॉट टीएक्सटी मधील घटक दर्शवता येतात का
समजा आपल्याकडे त्या डिरेक्टरीमध्ये टेस्ट2 ही फाईल आहे
आता आपण पुन्हा टेस्ट2 या फाईलसाठी कमांड कार्यान्वित करूया
त्यासाठी टाईप करा डब्ल्यूसी स्पेस टेस्ट2 डॉट टीएक्सटी grater than साइन wc results डॉट टीएक्सटी आता wc results या फाईलमधल्या मजकूरावर नवा मजकूर लिहिला जाईल
आपण आता ते बघू या
त्याऐवजी जर आपण डब्ल्यूसी स्पेस टेस्ट1 डॉट टीएक्सटी आणि दोन वेळा grater than साइन डब्ल्यूसी अंडरस्कोर रिझल्ट्स डॉट टीएक्सटी असे लिहिले
तर नवा मजकूर डब्ल्यूसी अंडरस्कोर रिझल्ट्स डॉट टीएक्सटी मधील उपलब्ध मजकूर पुसून लिहिला न जाता त्या मजकूराखाली जोडला जाईल
आपण आता ते बघू या
स्टँडर्ड एरर अशाच पध्दतीने रिडायरेक्ट केली जाते
फक्त फरक असा की एरर मेसेजसाठी दोन हा फाइल डिस्क्रिप्टर greater than साइन च्या आधी लिहिणे आवश्यक आहे
आपल्याला माहितच आहे की आ ही फाईल उपलब्ध नाही
आता डब्ल्यूसी स्पेस आ टाईप करा
शेल आपल्याला नो सुच फाइल ओर डायरेक्टरी अशी एरर देईल
हा एरर मेसेज टाळण्यास तो फाईलमध्ये रिडायरेक्ट करू शकतो
त्यासाठी आपणwc स्पेस आ स्पेस 2 greater than साइन एररलॉग डॉट टीएक्सटी ही कमांड कार्यान्वित करू या
आता ही एरर टर्मिनलवर न दिसता ती एररलॉग डॉट टीएक्सटी या फाईलमध्ये लिहिली जाईल
आपण हेcat स्पेस एररलॉग डॉट टीएक्सटी या कमांडद्वारे बघू शकतो
आता समजा मी कॅट स्पेस बीबीबी स्पेस 2 greater than साइन एररलॉग डॉट टीएक्सटी ही कमांड कार्यान्वित केल्यामुळे एखादी एरर आली तर आधीच्या एरर मेसेज वर नवी एरर लिहिली गेलेली दिसेल
कॅट स्पेस एररलॉग डॉट टीएक्सटी ही कमांड कार्यान्वित करून बघा
पण जर आपल्याला सर्व एरर्स ची यादी हवी असेल तर
त्यासाठी डब्ल्यूसी स्पेस आ स्पेस 2 आणि दोनदा greater than साइन एररलॉग डॉट टीएक्सटी ही कमांड द्यावी लागेल
आपण हे कॅट कमांडच्या सहाय्याने तपासू शकतो
तीन प्रकारचे स्ट्रीम्स स्टँडरदिन स्टँडरडाउट स्टँडर्ड एरर स्वतंत्रपणे कसे रीडायरेक्ट करायचे ते आपण पाहिले
परंतु या संकल्पनेची खरी ताकद हे प्रकार एकाच वेळेला वापरता येण्यात आहे
या प्रक्रियेला पाइपलाईनिंग असे म्हणतात
पाईप्स वापरून कमांडची चेन करता येते
पाईप चेन मधील एका कमांडचे आऊटपुट पुढील कमांडच्या इनपुटला जोडले जाते
कमांड पाईप कमांड1 व्हर्टिकल बार कमांड2 हायफेन ऑप्शन व्हर्टिकल बार कमांड3 हायफेन ऑप्शन1 हायफेन ऑप्शन2 व्हर्टिकल बार command4असा दिसेल
समजा आपल्याला चालू डिरेक्टरीतील फाईल्स आणि डिरेक्टरीजची संख्या हवी आहे
आपल्याला माहित आहे की एलएस स्पेस माइनस ल ही कमांड चालू डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स व डिरेक्टरीजची सूची दर्शवेल
एलएस स्पेस माइनस ल grater than साइन फाइल्स डॉट टीएक्सटी या कमांडने आपण आऊटपुट फाईलमध्ये रीडायरेक्ट करू
कॅट स्पेस फाइल्स डॉट टीएक्सटी ही कमांड कार्यान्वित करा
प्रत्येक ओळ म्हणजे फाईल किंवा डिरेक्टरीचे नाव आहे
आता फाइल्स डॉट टीएक्सटी या फाईलमधल्या ओळींची संख्या मोजून आपण आपला उद्देश साध्य करू शकतो
आपण हे डब्ल्यूसी स्पेस माइनस ल फाइल्स डॉट टीएक्सटी च्या सहाय्याने करू शकतो
आपला उद्देश साध्य होत असला तरी त्यात छोटी समस्या आहे
आपल्याकडे एक तात्पुरती मधली फाईल फाइल डॉट टीएक्सटी असणे आवश्यक आहे
पहिली कमांडने मोठा डेटा तयार होतो व विनाकारण आपल्या डिस्कची जागा वापरली जाते
शिवाय साखळी पध्दतीने कमांड देणे वेळखाऊ ठरते
आपणpipes च्या सहाय्याने हे अधिक सोपे करू शकतोls स्पेस माइनस ल व्हर्टिकल बार डब्ल्यूसी स्पेस माइनस ल असे टाईप करा
त्यामुळे आपल्याला तोच रिझल्ट अधिक सहजतेने मिळू शकेल
येथे एलएस कमांडचे आऊटपुट डब्ल्यूसी कमांडचे इनपुट म्हणून जाते
आपण यापेक्षाही कमांडस् ची मोठी साखळी पाइप्स च्या सहाय्याने समाविष्ट करू शकतो
पाइप्स चा सर्वसामान्य उपयोग अनेक पाने वाचण्यासाठी होतो
सीडी स्पेस स्लॅश यूझर स्लॅश बिन असे टाईप करा
त्यामुळे आपण बिन या डिरेक्टरीमध्ये जाऊ
एलएस माइनस ल ही कमांड द्या
आपण हे आऊटपुट नीट वाचू शकत नाही परंतु पाइप ने ती कमांड मोरे या कमांडशी जोडल्यास नीट वाचता येते
संपूर्ण सूची बघण्यासाठी एंटर दाबून स्क्रॉल करा
त्यातून बाहेर पडण्यासाठी क्यू हे बटण दाबा
ह्या काही फाईल संबंधी उपयोगी कमांडस आहेत
अशा अनेक कमांडस आहेत
प्रत्येक कमांडचे अनेक पर्याय आहेत
त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मन या कमांडचा वापरा
या कमांडस शिकण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या पुन्हा पुन्हा वापरून बघणे
आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे